माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार आज 26 जानेवारी आहे
प्रजासत्ताक दिनाच्या अनेकअनेक शुभेच्छा 2020 मध्ये आज आपण पहिल्यांदाच मन की बातच्या माध्यमातून भेटत आहोत
या वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम आहे
तसं पाहिलं तर या दशकातलाही हा पहिला कार्यक्रम आहे
मित्रांनो यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामुळे आपल्याशी मन की बात करण्यासाठी जी नियमित वेळ असते त्यामध्ये परिवर्तन करणं योग्य वाटलं
आणि एक वेगळी वेळ निश्चित करून आत्ता आपल्याबरोबर मन की बात करत आहे
मित्रांनो दिवस बदलत राहतात आठवडे जातात महिनेही बदलत राहतात वर्ष बदलतात
परंतु भारतातल्या लोकांचा उत्साह आणि आपणही काही कमी नाहीत आम्हीही काहीतरी करूनच दाखवू कॅन डू आम्ही करू शकतो ही कॅन डूची जी भावना आहे ना तो आता दृढसंकल्प बनून सामोरी येत आहे
देश आणि समाज यांच्यासाठी काही करण्याची प्रबळ इच्छा मनापासूनची भावना प्रत्येक दिवशी पहिल्यापेक्षा अधिकाधिक बळकट होत आहे
मित्रांनो मन की बात च्या व्यासपीठावर आपण सर्वजण आज पुन्हा एकदा एकत्रित आलो आहोत
नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि देशवासियांना नवनवीन गोष्टीं साजया करण्यासाठी एकूण भारतसाजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत
मन की बात म्हणजे शेअरींग लर्निंग आणि ग्रोईंग टुगेदर यांचं एक खूप चांगलं आणि सहज व्यासपीठ बनलं आहे
दर महिन्याला हजारोंच्या संख्येनं लोक आपले विचार मते आपण करीत असलेले प्रयत्न आपले अनुभव शेअर करत असतात
त्यांच्यामधून समाजाला प्रेरणा देणाया काही गोष्टी लोकांनी केलेले असामान्य प्रयत्न यावर चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळते
आता कोणी तरी ही गोष्ट करून दाखवली आहे मग आपण का बरं ती गोष्ट करू शकणार नाही हीच गोष्ट जर संपूर्ण देशामध्ये केली तर एक मोठे परिवर्तन घडून येवू शकते का या सकारात्मक गोष्टीचे सर्वत्र अनुकरण करणे म्हणजे समाजाची एक सहज सवय बनावी म्हणून ती विकसित करता येईल का हे घडून येत असलेले परिवर्तन लोकांचा स्थायीभाव बनू शकेल का अशाच काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत घेत दर महिन्याला मन की बात मध्ये काही अपिल म्हणजेच आवाहन केले जाते आणि काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प केला जातोहे असंच छान सुरू आहे
गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनेक लहानलहान संकल्प केले असणार
जसं की नो टू सिंगल यूज प्लास्टिक म्हणजेच एकदाच वापरू शकणाया पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिक वापराला नकार देणे
खादी आणि स्थानिक स्तरावर बनत असलेल्या वस्तूंचा वापर करणे स्वच्छतेची गोष्ट असो कन्यावर्गाचा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट असो कमीत कमी रोकड वापरण्याचा आग्रह करणे हा एक नवा पैलू असो अशा अनेक संकल्पांचा जन्म या हलक्याफुलक्या मन की बात मधून झाला आहे
आणि विशेष म्हणजे या संकल्पांना दृढ करण्याचं कामही तुम्ही लोकांनीच केलं आहे
अलिकडेच मला एक खूप छान ममतामयी पत्र मिळालंय
बिहारचे श्रीमान शैलेश यांनी ते लिहिलं आहे
वास्तविक शैलेशजी सध्या बिहारमध्ये वास्तव्य करीत नाहीत
त्यांनी सांगितलंय की ते दिल्लीमध्ये राहून एका एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थेचे काम करत आहेत
श्रीमान शैलेश जी यांनी लिहिलंय मोदीजी तुम्ही प्रत्येक मन की बात मध्ये काही ना काही आवाहन करीत असता
त्यापैकी अनेक आवाहनांचे मी मनापासून पालन केलं आहे
या थंडीच्या दिवसांत मी लोकांकडे जावून कपडे जमा केले आणि ते सर्व ज्यांना या कपड्यांची आवश्यकता आहे अशा लोकांना वाटले
मन की बात मध्ये ऐकून मी अनेक गोष्टी करायला प्रारंभ केला आहे
परंतु हळूहळू काही गोष्टी मी विसरून जायला लागलो आणि काही गोष्टी तर आपोआपच सुटून गेल्या
मात्र या नवीन वर्षात मी मन की बात या विषयी एक चार्टरच बनवला आहे
त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांची एक सूचीच तयार केली आहे
लोक नव्या वर्षात ज्याप्रमाणे न्यू इयर रिझोल्यूशन नवीन वर्षाचा संकल्प बनवतात तसंच या नव्या वर्षातला माझा हा सोशल रिझोल्यूशन सामाजिक संकल्प आहे
या सगळ्या खूप लहानलहान गोष्टी आहेत मात्र या संकल्पांमुळेच खूप मोठे परिवर्तन घडून येवू शकतं असं मला मनापासून वाटतं
पत्रासोबत मी पाठवलेल्या चार्टरवर आपण स्वाक्षरी करून मला परत पाठवू शकणार शैलेश जी तुमचं खूपखूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छाही नवीन वर्षात केलेल्या सामाजिक संकल्पासाठी मन की बात चार्टर ही अतिशय उत्तम नवकल्पना आहे
त्यासाठी माझ्यातर्फे मनापासून सदिच्छा लिहून हे चार्टर मी आपल्याला जरूर परत पाठवतो
मित्रांनो हे मन की बात चार्टर ज्यावेळी मी वाचत होतो त्यावेळी खरोखरीच खूप आश्चर्य वाटलं
कितीतरी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे
कितीतरी हॅशटॅग आहेत
आणि आपण सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही केले आहेत
कधी आपण संदेश टू सोल्जर्सअसं आवाहन केलं होतं
आणि आपल्या जवानांबरोबर भावानात्मक रूपानं दृढ नातं तयार करण्याचं अभियान चालवलं होतं
खादी फॉर नेशन खादी फॉर फॅशन मोहीम सुरू केली होती
यानंतर खादीच्या विक्रीने नवीन विक्रम प्रस्थापित केला
स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचा मंत्र आपण सर्वांनी स्वीकारला
तसंच आपण फिट तर भारत फिट असं आवाहन करून फिटनेसविषयी जागरूकता वाढवली
माय क्लिन इंडिया तसंच स्टॅच्यू क्लिनिंग यामधून सर्व पुतळेप्रतिमा स्वच्छ करण्यासाठी जनतेची चळवळ सुरू केली
हॅशटॅग नो टू ड्रग्स हॅशटॅग भारत की लक्ष्मी हॅशटॅग सेल्फफॉरसोसायटी हॅशटॅग सुरक्षा बंधन हॅशटॅग डिजिटल इकॉनॉमी हॅशटॅश रोड सेफ्टी
ओ हो हो हो अगणित आहेत
शैलेश जी तुमच्या या मन की बात चार्टरला पाहून मला जाणवलं की ही सूची तर खरोखरीच खूप मोठी आहे
चला तर मग हा प्रवास असाच सुरू ठेवूया यावेळच्या मन की बात चार्टरमध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही एखाद्या नवीन गोष्टीची जोड द्या
हॅशटॅग वापरून सर्वांच्या सहकार्याने आणि अभिमानाने आपलं योगदान सर्वांबरोबर जरूर शेअर करा
आपल्या मित्रांना कुटुंबातल्या सर्व सदस्यांना यासाठी प्रेरित करा
ज्यावेळी प्रत्येक भारतवासी एक पाऊल पुढे टाकतो त्यावेळी आपला देश 130 कोटी पावलं पुढे जात असतो
म्हणूनच चरैवेतिचरैवेतिचरैवेति अर्थातच चालत रहा चालत रहा चालत रहा हा मंत्र स्वीकारून आपले प्रयत्न अखंड सुरू ठेवले पाहिजेत
माझ्या प्रिय देशवासियांनो आपण आत्ताच मन की बात चार्टर याविषयी चर्चा केली
स्वच्छतेनंतर जनसहभागीतेची भावना पार्टिसिपेटिव्ह स्पिरीट आज आणखी एका क्षेत्राविषयी वेगाने वाढतेय हे इथं नमूद करावंसं वाटतंय
हे क्षेत्र आहे जल संरक्षण जल संरक्षणासाठी अनेक व्यापक आणि नवनवीन संकल्पना देशभरातल्या प्रत्येक कानाकोपयात राबवल्या जात आहेत
गेल्या मौसमी पावसाला ज्यावेळी प्रारंभ झाला त्यावेळी जल संरक्षणाच्या मोहिमेलाही प्रारंभ झाला हे सांगताना मला खूप आनंद होतोय
जन भागीदारीमुळे हे जल शक्ती अभियान अतिशय यशस्वी होण्याच्या दिशेने पुढं जात आहे
देशात मोठ्या संख्येने तलावांची तसंच जलसाठ्यांची निर्मिती झाली
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अभियानामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी आपआपल्या परीने योगदान दिलं
आता राजस्थानातल्या झालोर जिल्ह्यातलं काम पहा
इथल्या दोन ऐतिहासिक बावडी म्हणजे विहिरी या कचरा घाण यांचं साम्राज्य बनल्या होत्या
भद्रायू आणि थानवाला पंचायतीमध्ये शेकडो लोकांनी जलशक्ती अभियानाअंतर्गत या विहिरी पुनर्जीवित करण्याचा संकल्प केला
एकदा लोकांनी ठरवलं की मग काय पाहिजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व लोकांनी मिळून या बावडींमध्ये जमा असलेले घाण पाणी कचरा असं सगळं काही स्वच्छ केलं
या अभियानासाठी कोणी श्रमदान केलं तर कोणी धनदान केलं
आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणजे या दोन्ही बावडी आज तिथल्या जीवनरेखा बनल्या आहेत
थोडीफार अशीच गोष्ट उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथली आहे
इथं 43 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेला सराही तलाव जणू अखेरच्या घटका मोजत होता
परंतु ग्रामीण भागातल्या जनतेनं आपल्या संकल्पशक्तीने या तलावामध्ये नवीन प्राण आणले
इतक्या मोठ्या अभियानाच्या आड इथल्या जनतेनं कोणालाही येवू दिलं नाही की हे काम थांबवलं नाही
एकापाठोपाठ एक अनेक गावांना आपल्याशी जोडून घेतलं
गावकरी मंडळींनी सराही तलावाच्या सर्व बाजूने एक मीटर उंचीची तटभिंतच बांधून काढली
आता तलाव पाण्यानं भरगच्च भरला आहे
आजूबाजूला स्वच्छ छान परिसर निर्माण झाला आहे पक्ष्यांच्या कलरवानं इथला आसमंत भरून गेला आहे
उत्तराखंडमधल्या अलमोडा हलव्दानी महामार्गाला लागून असलेल्या सुनियाकोट गावामध्येही जन भागीदारीतून असेच एक उदाहरण सामोरं आलं आहे
पाणी टंचाईच्या संकटाशी सामना करताना आपणच गावापर्यंत पाणी आणण्याचा निर्धार गावकरी मंडळींनी केला
एकदा ठरवलं की काय होणार नाही लोकांनी मिळून निधी जमा केला
योजना तयार केली
सर्वांनी श्रमदान केलं आणि जवळपास एक किलोमीटर अंतरावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली
पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलं आणि पहाता पहाता दोन दशकापासून असलेली पाण्याची समस्या कायमची संपुष्टात आली
याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये बोअरवेललाच रेनवॉटर हार्वेस्टिंगचं साधन बनवण्याची नवीन संकल्पना अतिशय उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येतंय
देशभरामध्ये जल संरक्षणाविषयी केलेल्या प्रयोगांच्या अगणित कहाण्या सांगण्यासारख्या आहेत
यामुळे नव भारताच्या संकल्पाला बळकटी मिळत आहे
आज आपल्या जलशक्ती चँपियन्सच्या कथा ऐकण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे
जलसंचय आणि जल संरक्षण याविषयी आपण जर काही प्रयोग केले असतील किंवा आपल्या आजूबाजूला असे काही प्रयोग होत असतील तर त्यांची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ हॅशटॅग जलशक्तीफॉरइंडिया यावर जरूर शेअर करावी असं मी आपल्याला आवाहन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो आणि विशेष करून माझ्या युवा मित्रांनो आज मन की बातच्या माध्यमातून मी आसामच्या सरकारचे आणि आसामच्या लोकांचे खेलो इंडियाचे यजमानपद शानदारपणे भूषवल्याबद्दल खूपखूप अभिनंदन करतो
मित्रांनो दि
22 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये तिसया खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला
यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या जवळपास सहा हजार क्रीडापटूंनी भाग घेतला होता
खेळांच्या या महोत्सवामध्ये जुने 80 विक्रम मोडले
आणि विशेष म्हणजे यामध्ये 56 विक्रम मोडण्याचे काम तर आमच्या कन्यांनी केलं
हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल
ही सिद्धी ही कमाल आमच्या मुलींनी करून दाखवली आहे
या क्रीडा स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूचे आणि विजेत्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो
त्याच जोडीला खेलो इंडियाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे प्रशिक्षकांचे आणि तांत्रिक अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त करतो
दरवर्षी खेलो इंडिया या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या क्रीडापटूंची संख्या सातत्याने वाढते आहे ही आपल्या सर्वांसाठी खूप सुखद गोष्ट आहे
यामुळे शालेय वयातच मुलांचा कल आता खेळ प्रकारांमध्ये किती वाढतोय हे दिसून येत आहे
2018मध्ये ज्यावेळी खेलो इंडिया क्रीडास्पर्धा प्रारंभ झाल्या त्यावर्षी साडे तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते
परंतु अवघ्या तीन वर्षांमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंची संख्या सहा हजारांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे
इतकंच नाही तर केवळ तीन वर्षांमध्ये खेलो इंडिया गेम्सच्या माध्यमातून बत्तीसशे प्रतिभाशाली मुले समोर आली आहेत
यामध्ये अनेक मुले गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली आहेत
खेलो इंडिया गेम्समध्ये सहभागी झालेल्या मुलांचे आणि त्यांच्या मातापित्यांचे धैर्य आणि दृढ संकल्प यांच्या कथाही अशाच ऐकण्यासारख्या आहेत
त्या प्रत्येक हिंदुस्तानीला प्रेरक ठरतील
आता गुवाहाटीच्या पूर्णिमा मंडल हिची कहाणी घ्या ती स्वतः गुवाहाटी नगरपालिकेमध्ये एक सफाई कर्मचारी आहे
परंतु त्यांची कन्या मालविकाने फुटबॉलमध्ये आपलं कौशल्य दाखवलं तर त्यांचा मुलगा सुजीत यानं खोखो खेळात तर दुसरा मुलगा प्रदीप यानं हॉकीमध्ये आसामचं प्रतिनिधित्व केलं
अशाच प्रकारची कथा तामिळनाडूच्या योगानंथनची आहे
योगानंथन स्वतः तामिळनाडूमध्ये विड्या वळण्याचे काम करतात
परंतु त्यांची कन्या पूर्णाश्री हिनं वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून सर्वांची मनं जिंकली
ज्यावेळी मी डेव्हिड बेकहॅमचं नाव घेतो त्यावेळी तुम्ही सगळे लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलर असं नक्कीच म्हणणार
परंतु आता आपल्याकडेही एक डेव्हिड बेकहॅम आहे आणि त्यानं गुवाहाटीच्या युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे
तेही सायकलिंग स्पर्धेमध्ये 200 मीटरच्या स्प्रिंट इव्हेंटमध्ये माझ्यासाठी आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण आहे
काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळी अंदमाननिकोबारला गेलो होतो तिथं कारनिकोबार या व्दीपावर डेव्हिड वास्तव्य करतो
तो लहान असतानाच त्याच्या डोक्यावरच मातापित्यांचं छत्र हरपलं
त्याचे काका त्याला फुटबॉलर बनवू इच्छित होते त्यामुळे त्यांनी त्याचं नाव प्रसिद्ध फुटबॉलरवरून डेव्हिड ठेवलं
परंतु या डेव्हिडचं मन तर सायकलिंगमध्ये रमलं
खेलो इंडिया या योजनेमध्ये त्याची निवडही झाली
आणि आज पहा सायकलिंगमध्ये डेव्हिडनं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला
भिवानीचा प्रशांतसिंह कन्हैया याने पोल व्हॉल्ट या इव्हेंटमध्ये स्वतःचा विक्रम मोडतानाच नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली
19 वर्षाचा प्रशांत एका शेतकरी कुटुंबातून आला आहे
प्रशांत पोल व्हॉल्टचा सराव मातीमध्ये करत होता हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल
त्याच्याविषयी ही माहिती मिळाल्यानंतर क्रीडा विभागाने त्याच्या प्रशिक्षकाला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये क्रीडा अकादमी चालवण्यासाठी मदत केली आणि आज प्रशांत तिथंच प्रशिक्षण घेतोय
मुंबईची करीना शांक्ता हिची कहाणीही वेगळीच आहे
कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही हा तिचा स्वभाव प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे
करीनाने स्विमिंगमध्ये 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत भाग घेतला
17 वर्षाच्या आतल्या गटामध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकून नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला
इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या करीनाला एका अतिशय अवघड प्रसंगाला सामोरं जावं लागलं
तिच्या गुडघ्याला जखम झाल्यामुळं तिला स्विमिंगचं प्रशिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं होतं
परंतु करीना आणि तिच्या आईनं या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं आणि आज त्याचे सुपरिणाम आपल्या सर्वांसमोर आहेत
या सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो
ज्या पालकांनी गरीबी म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीमधला आणि भविष्यामधला अडथळा आहे असं कधीच मानलं नाही
अशा सर्व खेळाडूंच्या पालकांनाही देशवासियांच्यावतीने नमन करतो
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपला नेमका कल कशाकडे आहे हे समजतं आपल्यातलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते त्याचबरोबर इतर दुसया राज्यांच्या संस्कृतीची ओळखही होते हे आपल्याला माहिती आहेच
म्हणूनच आम्ही खेलो इंडिया यूथ गेम्सच्या धर्तीवरच दरवर्षी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे
मित्रांनो पुढच्या महिन्यात दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ओडिशातल्या कटक आणि भुवनेश्वर इथं पहिल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन केलं जात आहे
यामध्ये सहभागी होण्यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त क्रीडापटूंनी पात्रता फेरी पूर्ण केली आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो परीक्षेचा हंगाम आता जवळ आला आहे
त्यामुळं सर्व विद्यार्थी आता आपआपल्या परीक्षेच्या तयारीला अंतिम रूप देण्यात नक्कीच गर्क असतील
देशातल्या कोट्यवधी विद्यार्थी मित्रांबरोबर परीक्षा पे चर्चाया कार्यक्रमाचा अनुभव घेतल्यानंतर मी आता मोठ्या विश्वासानं सांगतो की या देशातल्या युवावर्गामध्ये आत्मविश्वास अगदी पूर्णपणे भरला आहे
आणि हे युवक प्रत्येक आव्हान पेलण्यास समर्थ आहेत
मित्रांनो एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे कडक थंडीचा काळ अशा वातावरणामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे
त्यासाठी थोडाफार व्यायाम जरूर करावा थोडावेळ खेळावं
कोणताही खेळ खेळणं म्हणजे फिट राहण्याचा मूलमंत्र आहे
तसं पाहिलं तर अलिकडच्या काळामध्ये फिट इंडिया अभियानामध्ये अनेक कार्यक्रम होत असलेले दिसून येतात
18 जानेवारी रोजी देशभरातल्या युवकांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं
त्यामध्ये लाखो देशवासियांनी फिटनेसचा संदेश दिला
आपला नव भारत संपूर्णपणे फिट असावा यासाठी प्रत्येक पातळीवर जे प्रयत्न केले जात आहेत ते पाहून उत्साह निर्माण होतो
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली फिट इंडिया स्कूल या मोहिमेला आता चांगलंच यश मिळत आहे
आत्तापर्यंत 65हजारांपेक्षा जास्त शाळांनी या मोहिमेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून फिट इंडिया स्कूलचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशी माहिती मला मिळाली आहे
देशातल्या उर्वरित सर्व शाळांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी फिजिकल एक्टिव्हीटी म्हणजे शारीरिक कसरतीकवायती आणि क्रीडा यांची सांगड शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर घालावी आणि आपली शाळा फिट स्कूल बनवावी
याचबरोबर सर्व देशवासियांना माझं आवाहन आहे की आपल्या दिनचर्येमध्ये शारीरिक व्यायामाचा अधिकाधिक समावेश करावा कसरती करण्याला प्राधान्य द्यावं
आपण सर्वांनी रोज स्वतःला एकदा स्मरण द्यावं की आपण फिट असू तर इंडिया फिट असणार आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो दोन आठवड्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सण साजरे करण्याचा धडाका सुरू होता
ज्यावेळी पंजाबात लोहडीचा जोश आणि उत्साह होता त्याचवेळी तामिळनाडूतल्या आपल्या बंधूभगिनी पोंगलचा सण साजरा करत होते
कुठं तिरूवल्लुवर जयंतीनिमित्त कार्यक्रम होत होता
आसाममध्ये बिहूची मनोहारी छटा पहायला मिळत होती
गुजरातमध्ये चैाहीकडे उत्तरायणची धूम सुरू होती आणि संपूर्ण आकाश पतंगांनी भरून गेलं होतं
याच काळात राजधानी दिल्ली एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली दिल्लीमध्ये एका अतिशय महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या
या करारामुळे जवळपास 25 वर्षे जुनी ब्रूरियांग रेफ्यूजी क्रायसेस संपुष्टात आले
एका वेदनादायी प्रकरणाचा अंत झाला
हे क्लेशकारक प्रकरण कायमचे समाप्त झाले
आपण सर्वजण खूप बिझी असता तसंच सण समारंभाचा काळ असल्यामुळे कदाचित तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक कराराविषयी विस्तारपूर्वक माहिती मिळू शकली नसेल
म्हणून आपण याविषयी मन की बातमध्ये अवश्य चर्चा करावी असा मी विचार केला
ही समस्या 90 च्या दशकातली आहे
1997मध्ये जातीय तणावाच्या कारणामुळे ब्रूरियांग जनजातीच्या लोकांना मिझोराममधून बाहेर पडून त्रिपुरामध्ये शरणार्थी बनावं लागलं
या शरणार्थींना उत्तर त्रिपुरातल्या कंचनपूरस्थित हंगामी शिबिरांमध्ये ठेवलं होतं
ब्रू रियांग समुदायाने आपल्या आयुष्यातला खूप मोठा कालखंड या तात्पुरत्या शिबिरामध्ये घालवून शरणार्थी म्हणून राहताना त्यांचा आयुष्याचा महत्वपूर्ण काळ जणू हरवलाच होता
त्यांच्यासाठी अशा शिबिरामध्ये जीवन कंठणं म्हणजे प्रत्येक पायाभूत सुविधेपासून वंचित राहणं होतं
23 वर्षे आपलं घर नाही की आपल्या कुटुंबासाठी जमीन नाही आजारी पडलो तर औषधोपचाराची काहीही तजवीज नाही
मुलांच्या शिक्षणाची भविष्याची चिंता तर होतीच
जरा विचार करा 23 वर्षे अशा निर्वासितांच्या शिबिरामध्ये अतिशय कठिण परिस्थितीमध्ये जीवन जगणे त्यांच्यासाठी दुष्कर झालं असेल
जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवसाला अनिश्चित भविष्य बरोबर घेवून जगणं किती कष्टप्रद असणार
अनेक सरकारे आली आणि गेली
परंतु या लोकांची पीडा काही कमी झाली नाही
त्यांच्या समस्या काही सुटल्या नाहीत
इतक्या प्रकारचे कष्ट सोसत असतानाही भारतीय घटना आणि संस्कृती यांच्यावर त्यांचा असलेला विश्वास ठाम होता
आणि याच विश्वासाचा चांगला परिणाम म्हणजे आज त्यांच्या जीवनामध्ये एक नवी पहाट उगवली
सामंजस्य करारामुळे आता त्यांना मानानं जीवन जगण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत
अखेर 2020चे नवीन दशक ब्रू रियांग समुदायाच्या जीवनामध्ये आकांक्षापूर्तीचे नवीन आशेचे किरण घेवून आले आहे
जवळपास 34 हजार ब्रू रियांग शरणर्थीयांना त्रिपुरामध्ये वसवण्यात येणार आहे
इतकंच नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने जवळपास 600 कोटी रूपयांची मदतही जाहीर केली आहे
प्रत्येक विस्थापित कुटुंबाला भूखंड देण्यात येणार आहे
घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल
त्याचबरोबर त्यांना लागणाया अन्नधान्य पूर्ततेची हमी सरकारनं घेतली आहे
या समाजातल्या लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्यास जन कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे
हा सामंजस्य करार अनेक गोष्टींचा विचार करता खूप विशेष आहे
यामधून कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम म्हणजेच सहकारी संघराज्यीय भावनेचे दर्शन होते
या सामंजस्य कराराच्यावेळी मिझोराम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते
हा सामंजस्य करार दोन्ही राज्यातल्या जनतेच्या सहमतीमुळे आणि शुभेच्छांमुळेच होवू शकला
या कराराबद्दल मी दोन्ही राज्यांची जनता तिथले मुख्यमंत्री यांचे विशेष आभार व्यक्त करतो
हा सहकार्य करार भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव असलेल्या करूणाभाव आणि सुहृदयता प्रकट करतो
सर्वांना आपलं मानून पुढे जाणे आणि एकजूट बनून राहणे हे आपल्या या पवित्र भूमीतल्या संस्कारांमध्येच अंतर्भूत आहे
पुन्हा एकदा मी या राज्यातल्या जनतेचे आणि ब्रू रियांग समुदायाच्या लोकांचे विशेष अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो खेलो इंडिया गेम्सचं यशस्वी आयोजन करणाया आसाममध्ये आणखी एक मोठं काम झालं आहे
तुम्ही सर्वांनी याविषयी आलेली बातमी पाहिली असेलही
काही दिवसांपूर्वी आसाममध्ये वेगवेगळ्या आठ दहशतवादी गटातल्या 644 लोकांनी आपल्याकडच्या हत्यारांसहित आत्मसमर्पण केलं
हे सर्व लोक आधी हिंसेच्या मार्गावरून जात होते
त्यांनीच आता शांतीमार्गावर आपला विश्वास आहे आणि देशाच्या विकासकार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला
हे सर्व लोक समाजाच्या मुख्य धारेमध्ये परत आले आहेत
गेल्या वर्षी त्रिपुरामध्येही 80 पेक्षा जास्त लोक हिंसेचा मार्ग सोडून मुख्यधारेत परतले होते
कोणत्याही समस्येवर हिंसा करूनच उत्तर मिळते असा विचार करून ज्यांनी हत्यार उचलले होते त्यांनाही आता हिंसक कृत्यांमागच्या फोलपणाची जाणीव झाली आहे
शांती आणि एकजूटता दाखवली तर कोणत्याही समस्येवर चर्चेने तोडगा निघू शकतो हे सर्वांना जाणवले आहे
ईशान्य भागातली बंडखोरी आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे हे जाणून देशवासियांना नक्कीच खूप आनंद होईल
हिंसक कारवाया बंडखोरी कमी होण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्राविषयी असलेला प्रत्येक मुद्दा तसंच प्रश्न शांतीने आणि प्रामाणिकपणाने चर्चा करून सोडवला जात आहे
देशाच्या कोणत्याही कानाकोपयात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचे उत्तर शोधणाया लोकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र काळात आवाहन करतो की तुम्ही मागे फिरा परत या कोणत्याही मुद्यांवर शांतीपूर्ण पद्धतीने चर्चा करून प्रश्नाचा गंुता सोडवण्याच्या आपल्या आणि या देशाच्या क्षमतेवर भरवसा ठेवा
आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो आहोत
सध्याचे युग हे ज्ञानविज्ञानाचे आणि लोकशाहीचे युग आहे
हिंसा घडवून आणून तिथल्या लोकांचे जीवन चांगले झाले अशी एखादी जागा या जगाच्या पाठीवर आहे असं तुम्ही कधी तरी ऐकलं आहे का ज्या ठिकाणी शांती आणि सद्भाव जीवन जगण्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत अशी कुठंतरी जागा आहे का हिंसा कोणत्याही समस्येवर तोडगा असूच शकत नाही
दुनियेतल्या कोणत्याही एका प्रश्नाची उकल करताना आणखी एक नवा प्रश्न निर्माण करणे म्हणजे मूळ समस्येवर तोडगा काढल्यासारखे अजिबात नसते
उलट आहे त्या समस्येवर उत्तर शोधणे हाच पर्याय असू शकतो
चला तर मग या आपण सर्वजण मिळून एका नव भारताच्या निर्माणाच्या कामाला लागू या
इथं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा आधार शांती असेल असा नवीन भारत आपण सर्वजण मिळून घडवू या एकजूट होवून प्रत्येक समस्येला तोंड देताना समाधान मिळवण्याचा प्रयत्नही करूया
आणि आपल्यातला बंधुभावच प्रत्येक विभाजनाचा प्रयत्न हाणून पाडू शकणार आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो आज प्रजासत्ताक दिवसाच्या पवित्र काळामध्ये मला गगनयानविषयी बोलताना अपार आनंद होत आहे
देशाने या क्षेत्रात नवीन दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय
2022 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत
आणि त्यावेळी आपण गगनयान मिशनबरोबर एक भारतवासी अंतराळामध्ये घेवून जाण्याचा संकल्प सिद्ध करायचा आहे
गगनयान मिशन म्हणजे 21व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेला ऐतिहासिक पराक्रम असेल
नवीन भारतासाठी हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल
मित्रांनो या मिशनमध्ये अॅस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीरासाठी चार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे हे आपल्याला ठावूक असेलच
हे चारही युवा भारतीय वायूसेनेचे वैमानिक आहेत
हे बुद्धिमान युवक भारतातल्या कुशल प्रतिभावान साहसी धाडसी युवकांचे जणू प्रतीक आहेत
आमचे चारही मित्र आगामी काही दिवसातच विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला रवाना होत आहेत
मला विश्वास आहे की भारत आणि रशिया यांच्या दरम्यान असलेल्या मैत्री आणि सहकार्याचा एक नवा सोनेरी अध्याय या मिशनमुळे सुरू होईल
या चारही मित्रांना तिथं एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे
त्यानंतर देशाची आशा आणि आकांक्षा यांना घेवून अंतराळामध्ये भरारी मारण्याची जबाबदारी या चारपैकी कोणा एकावर सोपवण्यात येईल
आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभसमयी या चारही युवकांना आणि या मोहिमेशी जोडले गेलेले भारत आणि रशियाच्या सर्व वैज्ञानिक तसेच अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो
सर्वांचे अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो गेल्या मार्चमध्ये एक व्हिडिओ प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनला होता
चर्चेचा विषय असा होता की एकशे सात वय वर्षे असलेल्या एका वृद्ध आजीबाईंनी राष्ट्रपती भवनातल्या समारंभामध्ये सर्व सुरक्षा नियम प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपतीजींना आशीर्वाद दिले होते
ही महिला होती सालूमरदा थिमक्का
या आजीबाईंना कर्नाटकमध्ये वृक्ष माता या नावानं ओळखलं जातं
राष्ट्रपती भवनात त्यावेळी पद्म पुरस्कार वितरण समारंभ सुरू होता
अतिशय सामान्य पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या थिमक्कांचं काम मात्र असामान्य आहे
त्यांनी वृक्षसंगोपनामध्ये केलेल्या कामाचं योगदान संपूर्ण देशानं जाणलं
त्यावेळीच त्यांना पद्मश्री सन्मान बहाल करण्यात येत होता
मित्रांनो आज भारत आपल्या या महान विभूतींचे कार्य पाहून अभिमानाची भावना अनुभवत आहे
या मातीशी घट्ट जोडले गेलेल्या लोकांचा गौरव करताना देशही गौरवान्वित होत असल्याची भावना निर्माण होत असते
प्रत्येक वर्षाप्रमाणे काल सायंकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
माझा आग्रह आहे की आपण सर्वांनी या पुरस्कारप्राप्त लोकांविषयी माहिती जरूर जाणून घ्यावी
त्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांच्या कार्याची आपल्या परिवारामध्ये चर्चा करावी
2020च्या पद्म पुरस्कारांसाठी यावर्षी 46 हजारांपेक्षा जास्त नामांकने प्राप्त झाली
ही संख्या 2014च्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे
हे आकडे जनांचा विश्वास दर्शवणारी आहे
आता पद्म पुरस्कार हा जनपुरस्कार बनला आहे
आज पद्म पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जाते
यापूर्वी काही वर्षे आधी निर्णय सीमित लोकांकडून घेतले जात होते
आज मात्र सर्व प्रक्रिया लोकांमार्फतच केली जाते
त्यामुळेच पद्म पुरस्कारांविषयी आता देशामध्ये एक नवीन विश्वास आणि सन्मान निर्माण झाला आहे
आता सन्मान मिळवणायांपैकी अनेक लोक परिश्रमाची पराकाष्ठा करीत या जमिनीतून वर आलेले असतात
मर्यादित साधन सामुग्रीचा अडथळा आणि आपल्या आजूबाजूला असलेले घनघोर निराशेचे वातावरण यांच्यातून मार्ग काढत हे लोक पुढं आलेले असतात
वास्तविक त्यांची दृढ इच्छाशक्ती सेवेची भावना आणि निस्वार्थ भाव आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे असते
सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो
तुम्ही सर्वांनी या पद्म पुरस्कार विजेत्यांची माहिती जरूर घ्यावी त्यांच्या कार्याविषयी वाचावं असा विशेष आग्रह करतो
त्यांच्या जीवनाची असामान्य कहाण्या समाजाला खया अर्थाने प्रेरणा देत राहणार आहेत
माझ्या प्रिय देशवासियांनो पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा हे संपूर्ण दशक आपल्या जीवनामध्ये भारताच्या जीवनामध्ये नवीन संकल्पाचे बनावे नवीन सिद्धी मिळणारे बनावे
आणि संपूर्ण विश्वाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त व्हावे
याच एका विश्वासाने आपण सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने नवीन दशकाचा प्रारंभ करू या नवीन संकल्पांबरोबरच माँ भारतीसाठी आपण कार्यरत राहू या खूपखूप धन्यवाद नमस्कार